एक जाण्या येण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे लाइटस वगैरे आहेत एक ब्रेक फास्ट म्हणून लिहिलेल आहे खूप सारे लाइटस आहेत एक जाण्या येण्यासाठी रस्ता आहे इलेक्ट्रिक पोल्स वगैरे आहेत.

जाण्या येण्याचा रस्ता आहे चेयर्स वगैरे ठेवल्यात टेबल्स आहेत लाइट वगैरा आहेत आजूबाजूला रस्ते आहेत जाणे येण्यासाठी मोकळी जागा आहे सायकल्स वगैरे लावलेल्या आहेत आजूबाजूला रस्ते पण आहेत.

इथं एक जाणे येण्याचा रस्ता आहे शारदा फॅन्सिस म्हणून लिहिलेल आहे पू पुतळे वगैरे लावलेले आहे डस्टबिन आहे जाणे येण्याचे रस्ते आहे लाइट्स वगैरे आहे इलेक्ट्रिक पोल्स आहेत तार--

जाणे-येण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे झाडं झुडपं आहेत जार आहेत दोन एक माणूस आहे पावडे वगैरे ठेवलेले आहेत कॅरेट्स आहे रस्ते आहेत घरं वगैरे आहेत झाड झुडपं आहे शोपिंग्स आहे साइड ला--

जाणे-येण्याचे रस्ते आहेत मोकळी जागा आहे हे काय चाईनीज सेंटर आहे इथं मिरच्या वगैरे आहेत कांदे वगैरे आहेत काहि असे लोकं उभे आहेत साइड ला लाइट्स आहेत ऑटो वगैरे आहेत अ सायकल लावाय--

ही जाण्यायेण्याचा रस्ता आहे. मोकळी जागा आहे. एक गाडी लावलेली आहे. मागे कचरा आहे. झाडं झुडपं आहे. दोवारी आहे. एक शॉप आहे. पत्र्याचा शेड आहे. बाजूला एक गाडी लावलेली आहे. इलेक्ट्रिक पोल आहे. जाणेयेण्याची खूप सारे रस्ते पण आहेत.